आणि बॉक्स वर लाईटाचा उजेड पडलेला आहे बॉक्स खाली ठेवलेला आहे.

आणि वरती व्हाईट व्हाईट ढग झालेलं आहे.

एक अह गाडी सुधरवायच अह शोरूम आहे आणि तिथे दोन मेकॅनिक उभा आ उभे आहेत आणि त्यांनी कार वरती केलेली आहेत आणि --

एक रूम आहे रूम मध्ये एक दोन चार खात्यांचे कपाट आहे कपाटामध्ये वह्या वगैरे पुस्तके वगैरे ठेवलेले आहे आणि लॉक केलेले आहे आणि त्याच्यावर फोटो फ्रेम ठेवलेला आहे आणि दोन खटके दिसता आहेत आणि लाईटचा उजेड त्याच्यावर पडत आहे.

पिवळ्या पिवळ्या कलर ची आहे ती प्लेट कढईवर ठेवलेली आहे आणि त्याच्यावर लाईटा चा फोकस पडतो आहे आणि कढईला दोन आजूबाजूने सिंग आहेत आणि ट्रे मध्ये ठेवलेल्या आहेत जिलंबी.